एक छोटे घर सुद्धा दिसत आहे.

एक नदी दिसत असून त्या नदीच्या एका काठाला घनदाट असे जंगल दिसत आहे आणि त्या जंगलात खूप सारे नारळाचे झाड दिसते.

एका भिंतीवर काही नक्षीदार असे मूर्ती काडलेले--